गावामध्ये पन एक खूप झाले असतील पन असं colony मध्ये सहसा आमच्या एक पन नाही झालो patient होते दोनएक patient होते पन ते death काही झाली नाई त्यांच्या corona होते colony मध्ये मलकापूर मध्ये जर म्हंटल त पूर्न मलकापूर मध्ये होत खूप सारे death

हं तुमच्या ग घरी होत का कोणतं case? नाई आम्हीच कोनीच infected झालो नाई अरे हाओ का ए vaccine गिक्सीन घेतली की नाई तू? हाओ vaccine दोन्ही dose घेतले. हो का? ते vaccine होती म्हनून तरी आपण वाचू शकलो.

compulsoryly घेतलं नसत कोणीन हो सर्वांनी घेतलं नसत कारन खूप सारे लोक होते की त्यांना नौकरी गेली जिकरी गेली पैश्याची तंगी एवढं सर्व पूर्ण कुटुंबांकरून वाट्टे हो अन मी आइकल की जर, vaccine विकल्या गेली असती त त्याचे भाव पण खूप जास्त असते दोन तीन हजाराच्या वरच असता एक dose

तू कोनती घेतली होती? Covishield की Covaxin मी Covishield घेतली होती.

मी Covaxin घेतलीय boosterdose घेतला होता का तू? नाई boosterdose राहलाय माझा ते माझं duration जे होत दोन तीन महिन्यांचं ते complete नव्हतं झालं म्हनून मी घेतलं नाई न

नाही अह म्हणजे आमचे गावमधी जरी होते पन आम्हाला फक्त त्यांनी जे साधी test असते corona ची बस तेच करून home quarantine ठेवलं होत बस

RTPCR हो ना तुमच्या तुमच्या गावाकडे जास्त cases होते ना नाई नाई तस नाई मी बाहेर गावी जायचं होत corona कमी झाला होता ना नंतर तेव्हा बाहेर गावी जायचं होत वैष्णो देवीला त त्यासाठी तिथे certificate लागायचं

certificatenegative चा आनि लावायच दोन्ही पन dose घेतलेले पाहिजे होते. हो का? अह compulsory होत का ते? हम्म बाहेर जायचं असेल काही माघात असेल त हाकलून द्यायचे अच्छा हाओ का? नाई ते मी पन ऐकलं होत की, समजा तुम्ही कुठेही गा गावाच्या किंव्हा आपल्या बाहेर गेलं त तुम्हाले सर्वाले test compulsoryplus certificate पन पाहिजे होते corona चे ते पन morning मध्ये starting ला तर म्हनजे फक्त जर खूप एकदम necessary असेल तरच जाऊ द्यायचे.

हो आनि त आमचा paper होता ना त मले एवढं म्हनजे lockdown मध्ये मला paper ले जा लागलं permission घेऊन हं तसेच मी पन गेलो होतो. हो हो खूप नेला. माझं center नागपूरला नागपूरला जावं लागलं हो तुझं?

माझं PCB साठी

हो ते तेव्हा त तेव्हा त lockdown नव्हता त मला वाटलं की बर आहे तिथं आपले जवळचे पन राहतात त त्यांच्या घरी राहायला जाईन

हो सर्व transport त बंद होत त माझ्या papa ची bike आनि मी म्हनजे आमचे घरी bike होती ना त्या bike नच गेलो

एवढ्या दूर गेले होते का? bike न नागपूर पर्यंत

car केली होती का? हो का आमचा विचार होता पन मला जास्त सोबती नव्हते कोनी दोन ते तीन झन होते आनि ते खूप माहाग पडलं असत कारन ते lockdown मदी खूप charge करत

मला कस खूप दूर होत ना center आन paper पन important होता म्हनून जावंच लागलं hello? पण lockdown चा फायदा पन झाला काई काई तुमचा

आपल हं कमसेकम अं एक खूप खूप दिवसान आपल्याला घरी घरच वातावरन तरी भेटलं चांगलं

हो online businesses पन खूप कारन अं पहिले

हो आता तूच पाहान कधी आपला payment होऊन जाये आता तस त आपन cash मधेच करो पन माहिती झाल्या direct जे पन करून आपन सर्व online च केलं ना त दाहा दाहा पंधरा पंधरा lakh crore पर्यंत पन online transaction करत आहे लोक

अन सर्वात जास्त vaccine देनारा पन

सर्वात जास्त population हाय आपली अन सर्व्या population ले loan भेटला

ही चांगली हेचत चांगली हेचत पाहिजे होत आपल्याला हम्म चांगलं झालं हो हे तरी चांगलं की चांगले च्या मुडे आपल्या देशात जास्त spread नाही झाला तो नाही त किती झंनांचा जीव गेला असता. हं तरी पन खूप झन गेलेच हो हो ते आता महामारी होती त थोडा त जीव त जानारच आहे न पन त्यामुळे आजही आपल्या खूप म्हनजे आपल्या भारता मदी एवढं health sector advance नव्हतं आनि त्याच्याकडे कोनी लक्ष पन देत नव्हतं आता सर्व्याले समजलं की, healthsectormedicalline कडे पन लक्ष द्यायची खूप गरज आहे. वाढवलं आता सर्वे तसेच झाले. पहिले जे पन होत तो सगळं खास करून आपले जे सरकारी दवाखाने होते जेव्हा जे सरकारी होते ते फक्त जास्त काही काम नव्हते करत फक्त जर कोनी आला बी patient त त्याले private वर पाठवून देत पण आता सर्वांना काहीना काहीना काही करावंच लागलं आनि किती सारे doctors न मदत केली आपली

नवीन नवीन budget निघाले खूप सारे bed साठी नवीन hospitals बनले corona मुडे

हम्म दुकानला स्वछता sanitisation या hyejin वगैरे या गोष्टीही समजल्या

हम्म सर्व नवीन नवीन गोष्टी जे कामाच्या आहेत त्या पन माहित पडल्या काही काही हो अन तसच पाहिजे कौन की आपन किती पन काही केलं तरी आपल्या हाती थोडीना थोडी असते की, कोनतं बिमारी असेल न कोनती नाही

हम्म आनखी तुझा काही experience आहे नवीन lockdown बद्दल lockdown म्हनलं काहीच नाई मल त थोडं तस तर चांगलं गेलं overall म्हनजे enjoy खूप झाला पन मंग जस overall बघतलं तर खराबच झालं कारन की त्यामध्ये मी फक्त PUBG खळायचो त अभ्यास नाई झाला अभ्यास नाई झाला त mark कमी पडले NET मध्ये वगैरे

आपलं College बंद होत त आपल्याला अपनइ दुर्लक्ष करून टाकलं न घरी आपलं online झालं पन आपन पन Gazette घालवन mobile चा किंव्हा TV चा जास्त

हओ जेवढे चांगले experience होते तेवढेच खराब experience पन भेटले आपल्याला हम्म तेत आहेच कोनत्या पन गोष्टीचे advantages आणि disadvantages दोन्ही पन असतात. हो आता आपल्या देशामध्ये online मिडाल पन मंग किती सारे scam पन वाढले ना त्याच्यामुडे

हो कौन की आता खूप सारे युवा आहेत ना आपल्या आयुष्यात की जे mobile use करतात त्यांना माहित असते कां खूप सारे युवा आहे की, जे मदत पन करतात दुसऱ्यांची

lockdown मदी त जे झालं ते झालं पन आता आपल्यला आपल्या अभ्यासाकडे घ्यान देन पडेन

आपल practical पन नाई झालेत म्हणजे जेव्हा online मध्ये समजा

जे आपल्याला important होत की ज्याच्यामुडे आपला base घडनार होत तो base च चालला गेला

हं lockdown पन खूप होत एक दोन वर्ष होत थोडा दिवस असत त ठीक आहे पन खूप दिवस होत हे हाओ ना india मध्ये समजा lockdown मध्ये india त lockdown मध्ये जास्त घान नाई झाले समजा सर्व overall ठीक ठाकच चालू होत.

कशी काय कमी नाई पडली किंव्हा असं काय नाई झालं की, ज्यानं लोकांना परेशान्या होईन फक्त थोडं घरी राहावं लागलं बस अन थोडं आपल्या कामाच्या पन जे बी काम होते सर्व online च झाले. आणि india न त बाकीच्या देशानले पन सर्व सामान पुरवलं mask, sanitizer

अन किती सारे देश होते की ज्यांना खर्च गरज होती पन ज्यांना पैशे नव्हते तरी त्या देशांना फुकट देल आपल्या देशानं किंमत देलो खूप जास्त donation वगैरे केलं खूप donation केलं आनि हे आपलं government च आहे त्याच्या मुडे झालं सर्व

नरेंद्र मोदी साहेब हाओ lockdown पन अं

हाओ आता परत राहिले

परत cases वाढताय corona चे परत lockdown नाई लागायला पाहिजे म्हनजे काही

आता पर्यंत पाहाल न एवढ्या म्हनजे काही दिवसा नंतर report आल्ती की, आपल्या देशामंदी एक डिड हजार हुन जास्त cases detect झाले. तीस तीस हजार Ithink मी तीस हजार ऐकलं आता खूप वाढले आहेत.

त्या मधी जे important होत न

अह आता mission परत lockdown लागू पन शकते काही सांगता नाई येत

जर आपण मैदानी खेळ खेळलो तर आपण आपल्या fitness ची काळजी पण घेऊ शकू पण आज कालच्या मुलांना मैदानी खेळ हे माहितीच नाही आहे त्यामुळे ते जास्त sports खेळ मैदानी खेळ न खेळ खेळता अं ते अं video game खेळण्याकडे जास्त लक्ष देतात आणि ते video game च खेळतात त्यामुळे मला असं वाटतं की sports आपण खेळले पाहिजे जसं की sports मध्ये आपण कबड्डी, कुस्ती, खो खो, cricket Hockey, football, लपंडाव, लंगडी अशे वेगवेगळे खेळ खेळू शकतो धप्पा कोटी, वर का पाणी अं हे खेळ थोडं कबुली हे खेळ खेळल्यामुळे शरीराचा व्यायाम ही होतो आणि शरीर तंदरुस्त अं राहण्यासाठी मदत ही होते जसं की आपण आता खो खो जर खेळत असेल तर खो खो मध्ये थोड्यावेळ बसावं का जे बसता खाली बसलेले असतात ते बसल्यामुळे, त्यांच्या दोन पायावर बसल्यामुळे त्यांचा थोडासा आराम होतो आणि पायाला पाय दोन पायावर बसण्याची सवय लागते जसं की आता खूप दिवस अं जर कोणी दोन पायावर बसलं नाही तर त्यांना दोन पायावर बसता येत नाही आणि लवकर उठता हि येत नाही त्यामुळे त्यांना खूप problem होतो आणि जर जो खो-खो मध्ये जो खेळत असेल जर का तर खाली बसलेले अं खो खो मध्ये जर पळत असेल तर त्याला पळण्याचा व्यायाम होतो आणि तो पाळण्या मुले त्याची अं ते अं calorie bulk bulk साठलेल्या असतात gain कमी होतात आणि fat कमी होतं fat कमी झाल्या मुळे आपलं वजन कमी राहतं आणि आपण लट्ठेपणा करता बळी न पडता आपण तर आपले लठ्ठपणाचा बळी न पडता आपण व्यवस्थित आणि अं छान म्हणजे अं स्वतःला maintain करू शकतो असं मला वाटतं अं जर आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायची असेल तर sports हे खेळले पाहिजे जसं की fitness कडे आजकल सगळ्यांचच लक्ष आहे पण fitness मध्ये कधी कधी काय होतं जेव्हा आपण अं fitness fitness कडे म्हणजे fitness कडे लक्ष देताना खूप जणं असं करतात की अं gym joint करतात gym joint केल्या मुळे अं gym joint करतात gym joint केल्या मुळे तर gym मध्ये protein powder intake करावे लागतात तर ते protein powder intake केल्या मुळे आपल्याला heart attack येण्याचं प्रमाण आता खूप वाढलं आहे तसं बघत भगतच भगतच तर आहोत आणि ऐकत पण आहोत आपण की ते जे ते कला, ते जे ते कलाकार आहेत ते त्यांना attack येऊन अं attack येते आणि जे मध्येच त्यांची death होते तर या कडे लक्ष देण्यासाठी मला असं वाटतं की आपण calorie burn करण्यासाठी अं gain अं हे burn calories calorie vitamin powder vitamin powder powder न खाता अं आपण जर व्यवस्थित diet plan केला आणि घरचे जे पदार्थ आहे ते खालले जसं की fast food नाही खायला पाहिजे जर आपण एखादा आता बघत असतो आपण cricket मध्ये पहिले जसं की खूप लोकं जाडे आणि जे fitness कडे लक्ष न देणारे असे होते पण आता विराट जेव्हा पासून विराट कोहली captain झाला किंवा एमएस धोनी captain झाले, तेव्हापासून त्यांनी cricket मध्ये पण fitness ला खूप महत्त्व दिले fitness असेल तरच cricket मध्ये आपण काहीतरी करु शकू असं त्यांना वाटतं अं जर आप कधी कधी काय होते खूप fitness जर fitness अं कडे लक्ष दिलं नाही, तर त्यांना ते जेव्हा fielding करतात तेव्हा त्यांना running करता येत नाही, किंवा catch व्यवस्थित catch पकड पकडता येत नाही त्यामुळे त्यांच्या player चे समोरच्या team चे अं run बनणवण्या run वाढते आणि आपलं नुकसान होते तर आपले run कमी होतात तर त्यांना chase करायला आपल्याला run chase करायला काहीच problem येत नाही तर त्यामुळे fitness कडे लक्ष दिले जर आपण fitness कडे लक्ष दिलं पण जे जेव्हा एवढे मोठे मोठे जर STAR त्यांना cricket खेळण्यासाठी किंवा practice करण्यासाठी वेळ नसतो ते लोकं पण fitness कडे लक्ष देतात तसं असतील तर आपण पण fitness कडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं अं fitness कडे लक्ष दिल्यामुळे अं बरेच रोग नाहीसे होतात किंवा अं कोणी म्हणतं की अं तर हे

पण जर अं एवढे सगळे कुटाणे करण्यापेक्षा पाणी तर ज्यांना शक्य त्यांनी पिल्लचं पाहिजे पण एवढं सगळं करण्या पेक्षा जर आपण दिवस भरातून अर्धा-एक तास पण तर sports खेळत असू तर आपल्या शरीर ला खूप फायदे होतात आणि त्यामध्ये त्यामुळे आपल्याला आपले शरीर तंदरुस्त राहण्यात मदत होते जसं की कबड्डी मध्ये बघता बघतो आपण की कबड्डी किती तर सात player ची असते आणि राखीव तीन player असतात अं ते ये कबड्डी खेळताना कबड्डी मध्ये जर आपण बघितलं तर सात player आत मध्ये असतात आणि तीन player राखीव असतात जेव्हा कोणीतरी entry मारत असेल त्याला पकडण्यासाठी तंदुरुस्त आपण पण fit असणं खूप महत्वाचं आहे जर कबड्डी आता international खेळ पण झाला आहे, तर आता आपण पहिले कबड्डी मध्ये एवढं career नव्हतं, किंवा लोकांना sport मध्ये sports बद्दल एवढी माहिती नव्हती आणि career नव्हतं जसं की footall आहे football football हा international खेळ आहे पण भारतामध्ये तो खेळला जात नाही कारण की भारतामध्ये football ची चांगली अशी team नाही आहे आणि आपण gold medal पण मिळवू शकलो नाही किंवा bronze medal पण मिळवू शकलो नाही पण कुस्ती झालं, running झालं अं Marathon म्हणजे running ते झालं किंवा अं badminton झालं, या सगळ्या खेळामध्ये आपण gold medal, bronze medal मिळवले आहे अं तर आणि भालाफेक असो किंवा तिरंदाजी असो यामध्ये आपण gold medal, आणि silver medal, bronze medal मिळवलेले आहे पण football मध्ये नाही मिळवल तर मला आणखी असा वाटते की सरकारने पण थोडसं लक्ष घातलं पाहिजे जेव्हा लहान पासून मुलांना खेळाची माहिती होईल तेव्हा पासून ते

जे सगळे जेवढे पण मोठे मोठे player आहे, किंवा सगळे जे cricket खेळणारे player आहेत ते सगळ्यांनी आधी गल्ली cricket पासून च सुरूवात केली त्यामुळे पण त्यांना बराच फायदा होतो जर आपण गल्ली cricket मध्ये

cricket ला पण आपण चांगलं प्राधान्य देऊ शकू असं मला वाटतं जर आपण चांगले व्यवस्थित खेळलो तर मग आपलं cricket मध्ये पण career होते त्यामुळे मला असं वाटतं की sports सगळ्यांनी खेळले पाहिजे sports खेळण्यामुळे अं problem जे होतात ते नाहीसे होतात आणि त्या चांगल्या गोष्टींची सवय आपल्याला लागते जसं की अं पण चांगल्या गोष्टींची आपल्याला सवय लागते आपण व्यवस्थित खेळलो तर मग आपल sports बद्दल आणखीन गोष्टी मध्ये जर आपण घुसलो नाही तर गोष्ट आपण खेळले पाहिजे आणि चांगल्या प्रकारे पण खेळले पाहिजे

जसं की लोकं म्हणतात की cricket मध्ये अं selection खूप अवघड आहे, पण जर आपली betting, batting किंवा अं balling किंवा अं हे आपण माहीर असू किंवा all rounder असू जसं की हार्दिक पांड्या हा all rounder आहे तर fielding पण fielding पण छान करतो आणि batting पण छान हो म्हणजे त्याला जर selection होणं एवढे काही अवघड झाला नसेल जसं की त्याला अं खूप जास्त हे पाहिलेले पाहिलेले आणि विराट कोहली च example झालं तर विराट कोहलीची जेव्हा पहिली test match होती तेव्हा त्याचे वडील expired झाले होते तो वडिलांची match झाल्या नंतर वडिलांचे अंतिम संस्कार करायला गेला होता तर मला असं वाटतं की आपला hard work खूप matter करतं जर आपलं hard work चांगलं असेल आणि आपण जर चांगल्या पद्धतीने cricket खेळत असू किंवा कुठला ही sports खेळत असू तर आपण त्या गोष्टी मध्ये अं पूर्ण प्रयत्न किंवा hard work केलं पाहिजे की आपलं कोणी कोणी म्हणते की फक्त hard work करणं बस होतं नाही थोडं luck पण matter लागतं तर luck matter लागतं मला मला मलाही असं वाटतं कारण की बऱ्याचदा असं होतं की आपल्या आपल्या जवळच्या जवळचं selection होते होता होता राहून जातं किंवा एका पावलाने आपण परत दहा पाऊलं मागं जातो या गोष्टी खूप matter करतात पण मला असं वाटतं की hard luck पेक्षा god luck पेक्षा जर आपण hard work वर जास्त लक्ष दिलं देवाला पण आपली अं काळजी असते देव आपल्याला यशस्वी